इथे एक प्रोग्रामिंग चालू आहे इथे एक --

त्याचं सगळं झालं असून तो एक फोटो क्लिक करत आहे.

ही एक केमिस्ट्रीची क्लास आहे इथे टीचिंग खूप चांगली आहे.

केमिस्ट्री चा पिरिओडिक टेबल सुद्धा दिसे दिसत आहे आपल्याला इथे अह--

हा एक रेस्टॉरंट आहे इथे खूप चांगलेनी डेकोरेशन --

अ नेचर चांगला हवा साठी चांगले झाडे लावलेले आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा लावलेला आहे आणि इथे अह दोन तीन झाडं सुद्धा लावलेले आहे.

इथे लग्न होत आहे आणि हा एक--

ब बसेस म्हणजेच आपले जाने येण्या करिता बसेस उपयुक्त असतात एनीटाइम --

हा एक मंदिर आहे इथे खूप सारे लोकं दिसतं आहेत इथे मंदिरला --

हा एक जंगल आहे जंगलामध्ये खूप मोठे मोठे झाडे दिसत आहेत खुप--

ही एक चपलांचे दुकान आहे असं आपल्याला पाहताना मिळतं आहे. इथे--

रे चुकलेले कपडे ते आपल्याला चांगलं नवीन कपडे बनवून देऊ शकतात असच आपल्याला वा--

अ प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्सचे साड्या आणि कुर्ती आहेत इथे--

कशा चष्मा लागायला हवा आपल्याला किती नंबरचा चष्मा लावायला हवा हासुद्धा आपल्याला पाहायला मिडतं.

इथे वेगवेगळ्या कंपनी चे लॅपटॉप --

तिच्या लॅपटॉप दिसत आहे हे कम्पुटर दिसत आहे पो--